किकाड वापरून सर्किट स्कीमॅटिक डिझाईन करण्याच्या पाठात आपले स्वागत
पीसीबी डिझाइनिंग मधे समाविष्ट असलेल्या पाय या पाहू
पहिली पायरी आपल्या सर्किटचे स्कीमॅटिक बनवणे
दुसरी पायरी नेटलिस्ट तयार करणे
तिसरी पायरी सर्किटमधील कॉम्पोनेंट्स ची चिन्हे मॅप करणे
चवथ्या पायरीत सर्किटचा ढोबळ आराखडा बनवणे
या पाठात पहिली स्टेप जाणून घेऊ
हव्या असलेल्या सर्किट चे स्कीमॅटिक बनवणे
आपण उबुंटू 1204 ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि किकाड व्हर्शन 2011 हायफेन 05 हायफेन 25 वापरणार आहोत
तुम्हाला इलेक्ट्रॉनिक सर्किट्स चे प्राथमिक ज्ञान असणे गरजेचे आहे
ह्या पाठासाठी अस्टेबल मल्टिव्हायब्रेटर चे सर्किट उदाहरण म्हणून वापरू
किकाड सुरू करण्यासाठी उबुंटू डेस्कटॉप स्क्रीनच्या डाव्या कोप यात वर जा
दश होम या पहिल्या आयकॉनवर क्लिक करा
सर्च बारमधे किकाड टाईप करून एंटर दाबा
किकाड ची मेन विंडो स्क्रीनवर दिसेल
लक्षात घ्या उबुंटू 1204 मधे किकाड मेनूबार उबुंटू डेस्कटॉप वरील पॅनेलमधे उघडतो
नवे प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी आधी फाइल आणि नंतर न्यू वर क्लिक करा
तुमच्या प्रोजेक्ट ला नाव द्या
उदाहरणार्थ प्रोजेक्ट1
लक्ष द्या प्रोजेक्ट pro एक्सटेन्शन ने सेव्ह होईल
स्पष्ट दिसण्यासाठी विंडोच्या आकारात बदल करू
प्रोजेक्ट कुठे सेव्ह होते ते पहा
गरज असल्यास डायरेक्टरी बदला
सावे वर क्लिक करा
किकाड मधे सर्किट स्कीमॅटिक्स ईस्केमा द्वारे बनवले जातात
ईस्केमा कसे सुरू करायचे ते पाहू
किकाड च्या मेन विंडोतील वरच्या पॅनेलमधील पहिल्या टॅबला ईस्केमा किंवा स्कीमॅटिक एडिटर म्हणतात
ईस्केमा क्लिक केल्यावर स्कीमॅटिक एडिटर उघडेल
इत कॅनोट फाइंड ठे स्कीमॅटिक असा मेसेज दाखवणारा इन्फो डायलॉग बॉक्स दिसेल
ओक वर क्लिक करा
येथे सर्किट स्कीमॅटिक बनवू
ईस्केमा विंडोच्या उजव्या पॅनेलवर जा
प्लेस आ कॉम्पोनेंट बटणावर क्लिक करा
रिकाम्या ईस्केमा विंडोवर क्लिक करा
कॉम्पोनेंट सिलेक्शन विंडो उघडेल
ईस्केमा विंडोमधे 555 टाइमर आयसी स्कीमॅटिक प्रस्थापित करू
कॉम्पोनेंट सिलेक्शन विंडोच्या नेम फिल्डमधे 555 टाईप करून ओक वर क्लिक करा
हे lm555न् हा सर्च रिझल्ट दाखवेल
हा रिझल्ट सिलेक्ट करून ओक क्लिक करा
ईस्केमा विंडोवर कॉम्पोनेंट चे स्कीमॅटिक दिसेल
ते आपल्या कर्सरला जोडलेले असेल
एकदा क्लिक करून ते कॉम्पोनेंट स्क्रीनच्या मध्यभागी ठेवा
झूम इन आणि आउट करण्यासाठी माऊसचे स्क्रोल बटण वापरा
जो कॉम्पोनेंट झूम इन किंवा आऊट करायचा आहे त्यावर कर्सर ठेवा
झूम इन आणि आउट करण्यासाठी अनुक्रमे एफ1 आणि एफ2 ही बटणे वापरू शकता
तुम्हाला 555 आयसी वर व्हीसीसी आणि जीएनडी म्हणजेच ग्राउंड टर्मिनल कदाचित दिसत असेल किंवा नसेल
ती दिसत नसल्यास ईस्केमा विंडो च्या डाव्या पॅनेलवर जा
शो हिडेन पिन्स बटनावर क्लिक करा
आपण ईस्केमा विंडोमधे रेझिस्टर ठेवणार आहोत
आपण प्लेस आ कॉम्पोनेंट हा पर्याय निवडला होता
ईस्केमा वर क्लिक करा
तुम्हाला कॉम्पोनेंट सिलेक्शन विंडो दिसेल
नेम फिल्डमधे र टाईप करून ओक क्लिक करा
ईस्केमा वर रेझिस्टर स्कीमॅटिक दिसेल जे कर्सरला जोडलेले असेल
ईस्केमा वर कुठेही एका क्लिकद्वारे तो रेझिस्टर ठेवा
आपल्याला दोन रेझिस्टर्स हवेत
प्लेस आ कॉम्पोनेंट बटणाद्वारे ते मिळू शकतात
आपल्याकडे एक रेझिस्टर आहे
हा कॉम्पोनेंट कॉपी कसा करायचा ते पाहू
त्यासाठी त्यावर राईट क्लिक करून कॉपी कॉम्पोनेंट हा पर्याय निवडा
कॉम्पोनेंट कॉपी कर्सर ला जोडलेली असेल
ईस्केमा वर कुठेही एकदा क्लिक करून रेझिस्टर तेथे ठेवा
कीबोर्डवरील सी बटणाद्वारे हे अधिक लवकर करू शकता
त्यासाठी कॉम्पोनेंट वर कर्सर ठेवून सी बटण दाबा
पुन्हा तो तुमच्या कर्सरला जोडला जाईल
त्यास ठेवण्यास एकदा क्लिक करा
शॉर्टकट्स ची यादी मिळवण्यासाठी Shift आणि क्वेशन मार्क ही बटणे दाबा
ही कीबोर्डवरील शॉर्टकट्स ची यादी आहे
ही विंडो बंद करा
कॉम्पोनेंट सिलेक्शन विंडो उघडण्यासाठी ईस्केमा विंडोवर क्लिक करा
आपल्याला इलेक्ट्रोलायटिक आणि सेरामिक हे दोन कॅपॅसिटर्स हवे आहेत
इलेक्ट्रोलायटिक कॅपॅसिटर समाविष्ट करण्यासाठी सीपी1 टाईप करून ओक क्लिक करा
सेरामिक कॅपॅसिटर समाविष्ट करण्यासाठी सी टाईप करून ओक क्लिक करा
आपल्याला लाइट इमिटिंग डायोड म्हणजेच लेड हवा आहे
कॉम्पोनेंट सिलेक्शन विंडो मधे लेड टाईप करून ओक वर क्लिक करा
आपल्याला पॉवर सप्लाय म्हणजेच व्हीसीसी आणि ग्राउंड टर्मिनल्स हवे आहेत
ईस्केमा च्या उजव्या पॅनेलवरील प्लेस आ पॉवर पोर्ट बटना वर क्लिक करा
कॉम्पोनेंट सिलेक्शन विंडो उघडण्यासाठी ईस्केमा वर एकदा क्लिक करा
लिस्ट एल बटना वर क्लिक केल्यावर विविध पॉवर नोटेशन्स ची यादी दिसेल
5V निवडा
ओक वर क्लिक करा
ईस्केमा विंडोवर एकदा क्लिक करून कॉम्पोनेंट तिथे ठेवा
ग्राउंड टर्मिनल साठीही
सूचीतून ग्राउंड निवडून ओक वर क्लिक करा
ग्राउंड टर्मिनल निवडू
तसेच बाह्य वीज पुरवठा जोडण्यासाठी कनेक्टर हवा आहे
कॉम्पोनेंट सिलेक्शन विंडो उघडण्यासाठी ईस्केमा वर क्लिक करा
लिस्ट एल बटनावर क्लिक करा
तुम्हाला लिस्ट दिसेल
कॉन पर्याय निवडून ओक क्लिक करा
खाली स्क्रोल करून सूचीतून CONN 2 निवडून ओक क्लिक करा
दोन टर्मिनल चा कनेक्टर माऊसच्या पॉइंटर ला जोडलेला दिसेल
तो ठेवण्यासाठी एकदा क्लिक करा
सर्व कॉम्पोनेंट्स ची योग्य मांडणी करण्यासाठी ते हलवू
त्यासाठी एम ही शॉर्टकट के वापरू
componentहलवण्यासाठी माऊसचा कर्सर त्यावर ठेवा
उदाहरणार्थ रेझिस्टर
एम हे बटण दाबा
आपण ईस्केमा वर एकदा क्लिक करून हा रेझिस्टर आयसी 555 च्या उजवीकडे ठेवू
लेड फिरवून तो उभा करण्यासाठी कीबोर्डवरील र ही शॉर्टकट के वापरू
आता सर्किट डायग्रॅमनुसार कॉम्पोनेंट्स एकमेकांना वायर ने जोडू
आंतरजोडणीची सुरूवात करू
ईस्केमा च्या उजव्या पॅनेलवरील प्लेस आ वायर बटणावर क्लिक करा
आता दोन रेझिस्टर्स एकमेकांना जोडू
दोन्ही रेझिस्टर्स च्या कोणत्याही एका नोड वर क्लिक करून त्यांना वायर जोडणार आहोत
आयसी 555 ची सातवी पिन दोन रेझिस्टर ला जोडणा या वायर ला जोडू
आयसी 555 च्या सातव्या पिन वर क्लिक करा आणि नंतर दोन रेझिस्टर्स ला जोडणा या वायर वर क्लिक करा
हे आपोआप जंक्शन तयार करेल नोड जे झालेला दिसेल
मी हे कॉम्पोनेंट्स आधीच जोडून सेव्ह करून ठेवले आहेत
वेळ वाचवण्यासाठी आधी बनवलेले स्कीमॅटिक उघडून ते वापरू
फाइल मेनू वर जाऊन ओपन वर क्लिक करा
कन्फर्मेशन विंडो उघडेल
येस वर क्लिक करा
मी संबंधित डिरेक्टरीमधून project1स्क निवडणार आहे
प्रथम विंडोचा आकार बदलू
नंतर ओपन वर क्लिक करा
हे आधी बनवलेले स्कीमॅटिक आहे
कॉम्पोनेंट्स ला नावे कशी द्यायची ते पाहू
एनोटेशन प्रत्येक कॉम्पोनेंट ला एक विशिष्ट ओळख देते
ह्यामुळे कॉम्पोनेंट्स वरील प्रश्नचिन्हांच्या जागी युनिक अंक लिहिले जातील
ईस्केमा च्या वरच्या पॅनेलवरील एनोटेट स्कीमॅटिक बटणावर क्लिक करा
एनोटेट स्कीमॅटिक विंडो उघडेल
ह्या विंडोमधे कॉन्फिगरेशन डिफॉल्ट ठेवा
एनोटेशन बटणावर क्लिक करा
फक्त नावे न दिलेले घटक एनोटेट होतील असा मेसेज मिळेल
ओक वर क्लिक करा
एनोटेट स्कीमॅटिक विंडोवरील क्लोज बटणावर वर क्लिक करा
कॉम्पोनेंट्स वरील प्रश्नचिन्हाच्या जागी युनिक अंक आल्याचे लक्षात येईल
फाइल वर क्लिक करा
हे स्कीमॅटिक सेव्ह करण्यासाठी सावे व्होल स्कीमॅटिक प्रोजेक्ट निवडा
फाइल वर क्लिक करा
क्विट निवडा
हे ईस्केमा विंडो बंद करेल
किकाड च्या मेन विंडोवर जा
फाइल वर क्लिक करा
क्विट निवडा
किकाड द्वारे सर्किट स्कीमॅटिक बनवण्याचा पाठाचा उद्देश पूर्ण झाला आहे
पाठात काय शिकलो ते थोडक्यात किकाड मधे सर्किट स्कीमॅटिक बनवण्यासाठी ईस्केमा वापरणे
सर्किट स्कीमॅटिक ला एनोटेशन टीप देणे
खालील असाईनमेंट करा
कॉम्पोनेंट सिलेक्शन विंडो वापरुन ईस्केमा वर इंडक्टर हा कॉम्पोनेंट ठेवा
आ एक्स आणि य ह्या शॉर्टकट कीज वापरून बघा
प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे